अ आपण गेले दोन वर्ष काही ऑफलाइन एग्जाम दिल्या नाही आणि आता नवीनच आपल्याला पुन्हा एकदा ऑफलाइन एक्जाम द्याचे आहेत

आपल्याला हा एग्जाम चा स्टडी कार्यासाठी कारण की आपली खूप सवय सुटलेली आहे. भरपूर दिवस झाले कॉलेज मधे काही शिकवल पण नाही भरपूर

हा कारन आता खुप दिवस झाले आसता आहे. ते आता ऑफलाइन एग्जाम नाही आहे आपले एक्साम्ची सवय पण सुटलेली आहे आपण गेले दोन वर्ष काही म्हणजे खर संगायच तर काही अभ्यास केला नाही ते आपल्याला तर माहितच आहे हा आपन एग्जाम पण ऑफलाइन झालेली नाही जास्त करूँन आपली बहुत जसित जास्त एग्जाम ऑनलाइन च वयाची

हा ते तर `खरच आहे आता आपल्याला एकदम हार्ड वर्क केल पाहिजे आता आपल्याला बोर्ड एग्जाम द्याची आहे.

आणि हे रोज त रोज हे अ अभ्यास करने हे खुप गरजेच आहे.

हा ते तर खरच आहे आणि जस कोविड नाइनटीनचा पण काळ गेला

आपले शेजारी आपले जवळ चे माणस ह्या कोरोना वाइरस मुळे कोविड नाइनटीन मुळे आपल्यातून गेले आहेत. आणि अनेक प्रकारे अशी शंकट आपल्या देशावर आलेली आहे आख्या जगावर आलेली आहे.

त तसा त्या बद्दल खुप वाइट वाटत

वाईट तर वाटू लागले आहे आता आपल्याला त्याच्यापासून बाहेर आले आहे

मी काय बोलतो कि आता आपल्या कॉलेज मध्ये

कांटैक्ट मध्ये असलेल्या आपल्या मित्रान्च्या त्यांना त्यांचे आई वडील हरपलेले आहे आपण त्यांना योग्य ती मदत केली पाहिजे आपल्या तर्हेने पण आणि आता हळूहळू जस लॉकडाउन ओपेन होत आहे जस आपल्याला पुन्हा नवीन जोश आलेलं आहे आपल दोन वर्षाच टेंशन एक प्रकारचे प्रेशर होत हे आता दूर झलेल आहे आणि आता आपण पुन्हा पहिल्या सारखे फीरू शकतो चालू शकतो आपला सगळे रूटीन पुन्हा पहिल्या सारखे चालू झालेल आहे हा आता परत आलो तरी करोना परत यायची भीती आहेच जस कि आपण आपली योग्य ती काळजी तर घेतलीच पाहिजे पण आता कोरोना बर्यापैकी नष्ट झालेला अआहे आणि तसच बर्यापैकी नष्ट झालेला आहे आणि आता पुन्हा एकदा हा सर्व देशात

मी पह पूर्वी सारखे चालू झालेल आहे तर आपण तर आपण

आपल्या संपूर्ण बोर्ड ने सांगितले आहेच आता पुढ्या वर्षी निर्मिती आठवलेल्या आहेत पोर्शन कमी केले आहे आता पुन्हा आपल्याला

जुन्या पद्धतीने एक्जाम परीक्षा द्याच्या आहेत

खूप दूरपर्यंत तरी सर्वांच बेसिक जे आहे अकरवी मधल ते कोणाच कंप्लीट झालेल नाही आहे ते तर इंपोर्टेंटच आहे पण आता आपल्याला काहीही करून नवीन जोशाने मला आत अआपल्या ला

आपण आता सगळे कार्य सगळे आरामात करत आहे आत्ता खरी आपली परीक्षा सुरु झालेली आहे आत आपल्यला दोन वर्षाच पुन्हा एकदा जोमाने तयारी करूनच एक्जाम द्याची आहे

सगळे सुरु मुळेझाल्यामुळे सण समारंभ पण आपले चालू झालेले आहेत शाश्नाने पूर्ण नियम आणि सर्व

तुला काय वाट ते तुला कोणता सण जास्त आवडतो दिवाळीदिवाळीतर सर्वांनाच आवडते दिवाळीमुळेत्यामुळे त्यामुळे ह्या वर्षी दिवाळी दिवाळी म्हणजे तू आता कि जस की दिवाळीदिवाळीचा विषय बोल ला

अस आहे न जेव्हा लहान होतो तेव्हा चं होतो छोटा होतो तेव्हा चौथी पाचवी ला होतो

जस कि आपली आई आपले आ वडील

आपण आपल्या वडिलांना घेऊन फटाके घेण्यासाठी जयचो आपल्याला आपल्या परीने जस कि आपण त्यावेळेला वेग वेगळे त्या टाइम ल एक्सपिरियन्स

तुला काय वाटते त्याबद्दल आपण आत एकाही फटके फोडत नाही जेव्हा आपण लहान होतो तेव्हा फटाके जास्त लोक फोड़ायचे आपण पण किती लहानपणी फटके फोडने पण आता तास राहिलेली नाही आहे भरपूर लोक आता फटाके फोड़तच नाहीये आता जिथे बघावे तिथे बिल्डिंग मोठ्या मोठ्या इमारती उभ्या राहिल्यामुळे जास्त करून मानस

दिवाळी साजरी करतात पण चाळीची गोष्टच वेगळे होती

शेजार्यान पाजार्यान बरोबर आपण मोठ्या प्रमाणात दि अ

सर्व बंद झाल्या सर्वांचे दरवाजे बंद असतात पूर्वी तास नसायचं आपण सर्वी कडे जाऊन असायचो तसेच दिवाळी सारखे आपल्या खास करून मुंबई मधे केला जाणारा सण म्हणजे गणेशोत्सव गणेश उत्सवाबद्दल तुला काय वाटे ते

तुला काय वाट ते मुंबई तला गणेश उत्सव मुंबई त ला गणेश उत्सव हा पूर्ण भारतात जगात फेमस आहे

म्हणजे दीड देवाची पूजा ते मनोभावी करतात परंतु उंच उंच मूर्ती घडवलेल्या जातात वीस वीस बावीस फुटाच्या मुर्त्या घडवलेल्या जातात आणि शेवटी मानस एकदम मनोभावेने अकरा दिवस त्या बापाची पूजा करतात सर्व गोष्टी करतात मग नंतर विसर्जन च्या टाइमिंग ला ती मूर्ती घेऊन जन म्हणजे मूर्तीचा पूर्ण पद्धतीने म्हणजे

मग अस म्हणजे मला अस वाटत कि एवढ्या मोठ्या मुर्त्यांच

विटंबना केली नाही पाहिजे अस मला वाटत तुला काय वाटत 0:07:57.963213 0:07:58.732447 हा

नाही करायला पाहिजे आता पुढ तुला काय वाटत 0:08:15.994046 0:08:17.070973 चालेल चल मग

आरे तसाच आपण बाघितले तर आपण मुंबई सारखा शहरात राहतो तसाच मुंबई ट आज काल बरे एवढी महाग झाली अआहे कि सर्व सामान्यन न घेण

मुंबई मध्ये श्रीमंत लोक राहतात तर काही गरीब लोक राहतात श्रीमंत लोक जे राहतात त्यांना राहण्यसाठी खूप सोयी आहेत

ते तर खरच आहे पण जेवढे मुंबई चे आपण बोलतो की मुंबई मध्ये रूम खूप महाग आहेत सर्वसामान्यांना परवडणार नाही पण मुंबई एक अस ठिकाण आहे ज्या ठिकाणी म्हणजे खूप प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध आहे

हा मुंबई मध्ये रोजगार आहे त्यामुळे बाहेरची जी लोक आहेत ती मुंबई मध्ये

त्यामुळे मुंबई ची लोकसंख्या जी आहे दिवसे दिवस वाढत आहे त्यामुळे मुंबई मध्ये घरांची संख्या कमी पड़ते ना म्हणून मुंबई मधे घर घ्यायच मस्ट ये हा ते तर आहे मुंबई एक पर्यटनासाठी पण प्रसिद्ध ठिकाण आहे मुंबई मध्ये अनेक ठिकाने आहेत राणीबाग आहे राणीबाग तुला माहितीच असेल राणीबाग हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे फिरण्यासारख तसेच मुंबई मध्ये गेट ऑफ इंडिया आहे

जिथे वेग वेगळे प्रकारच्या

मुंबई त फिरण्यासाठी खूप जागा आहेत पण

जास्त करून फेमस आहे मार्क खूप कमी आहेत

ते तर खरच आहे एवढ्या मोठ्या वस्ती मधे लोक्संखेमध्ये

प्रमुख आधार म्हणजे मुंबई ची लोकाल ट्रेन लोकाल ट्रेन मध्ये जावड पास

लोक रोज मुंबईत प्रवास करत असतात आपल्या काम धंद्यासाठी जात असतात त्यांची आ पाठीशी भक्कम पणे उभी असते ती मुंबई लोकल त्या लोकामधे खूप काही आठवण आहे तर तू तुला कुठल्या कुठल्या तू भाघीतले आहेत अस

लोक प्रवास करणे म्हणजे हे पैसेंजर एका प्रकारची मजा आहे जेव्हा मी लोकल मध्ये फिरायला गेलो होतो तेव्हा मी लोकल मध्ये भरपूर गर्दी होती

पण आता तास नाही न मुंबई मध्ये आता ए सी लोकल सुद्धा आहे

मुंबई आजून भरपूर लोक प्रवास करतात तुझह तर खरच आहे आता औद्योगिक क्रांती होत आहे सर्वी कडे मोठ आपल्या देशाला पुढे नेण्या साठी `शासन मार्गस्त आले आहेत पण मुंबई चे लोकल मध्ये आपण जशे पाहतो स्त्रिया पुरुष प्रवास करतात तसेच स्त्रिया आपल्या घरचे काम जशे भाजी निवडणे हे अ बाकी सर्व काम लोकल मध्ये करत असतात अनेक विद्यार्थी खूप लांब लांब प्रवास करतात त्यांना कॉलेज मध्ये जावे लागते त्यासाठी खूप इंपोर्टेंट असते ती म्हणजे मुंबई ची लोकाल मुंबई च्या लोकल मध्ये आपण खूप दूरवरून मुंबई च्या लोकल मधे प्रवास एकदम

आणि वेळाही त्यामुळे खूप वाचला जातो

कारण कि तिथे लाखो लोक प्रवास करतात आणि

जास्त लोक लोकल नीच ज्सातात

पण अश्या दुर्द्यावाने आणि एक कोविड नाइनटीन मुळे आपण बाघितले

अत्यंत सुखद प्रवास आहे मुंबई ची लोकल हि अनेक अ अ माणसाच्या जीवनाच्या अविभाज्य भाग बनलेली आहे

भला हि तिचा प्रवास पाच रुप्याच असू द्या एक अत्यंत स्वस्त दारात आपल्याला कुठ कुठ मुंबई ची लोकल घेऊन जाते

कोणीही कोणताही माणूस असू दे कधी उपाशी झोपू शकत नाही छोटेशे काम जारी केले न तरी त्याला मुंबईत रोजगार मिळने शक्य आहे

मुंबई मध्ये कोणीही आले तरी उपाशी नाही राहत त्याला काही न काही रोजगार भेट तोच पण जो माणूस मुंबई मध्ये येतो तो कधी मुंबई नंतर सोदत नाही मुबई तच राहतो

तुला तर माहितीच असेल मुंबई ची स्पेशाल दिश आणि सर्वांच्या अश्या अगदी श्रीमंत तर गरीब माणसा पर्यंत परवडणारी गोष्ट म्हणजे मुंबई चा वडा पाव

अनेक अनेक गरीब माणसाच्या अनेक परदेशात अनेक स्तलांतरित माणसाच्या जीवनाचा भाग आहे मुंबईत दहा रुप्याच वडा पाव अशी खाऊणच अनेक जन झोपतात म्हणजेच आपल्याला माहितीच असेल वडा पाव हि अशी गोष्ट आहे न जी सर्वांच्या खिश्याला परवडण्यासारखी आहे या मुळे मुंबईत सहजासहजी माणूस झोपवत नाही